व पेट्रोल भरण्यासाठी आलेले लोक आपल्याला रांगे मध्ये लागलेले दिसून येत आहे.

व तिथेच आपल्याला पेटीएम च्या ॲड साठी लागलेल पोस्टर आपल्याला दिसत आहे.

या डॅम च्या वरती आपल्याला यल्लो कलर मध्ये एक मोठस स्टेशन दिसत आहे.

येथे आपल्याला एक थिएटर चा फोटो दिसत आहे जिथे की दोन पिक्चर लागलेले आहेत एक आहे अँट मॅन व एक पंजाबी पिंच पिक्चर आपल्याला इथ दिसून येत आहे.

मोठ मोठे झाड दिसून येत आहे एक मोठीशी बिल्डिंग दिसून येत आहे.

व तिथेच आपल्याला दोन खिडक्या दिसून येत आहे व वर त्या साइडला काचाच्या खिडक्या आहेत.

व दोन चहा चे कप ठेवलेले दिसून येत आहेत व माग ब्राऊन कलर मध्ये खूप छान डेकोरेशन आपल्याला दिसून येत आहे.

ज्याकी ब्राऊन कलर च्या रॅक मध्ये खूप छान प्रकारे अरेंज करून ठेवलेल्या आपल्याला दिसून येत आहे.

जिथे की तीन वर्कर वरती बसलेले असून एक वर्कर वरती चडत आहेत.

इथे आपल्याला एक मोठी शी मजीद दिसून येत आहे जी की हिरव्या कलर मध्ये आपल्याला दिसत आहे.

लावलेली दिसून येत आहे मस्जित च्या साइडला आपल्याला पत्रे दिसत आहेत.

येथे आपल्याला एक जुनस कार्यालय दिसून येत आहे व त्याच्या बाहेर आपल्याला एक शाईन गाडी दिसून येत आहे.

व वरती आपल्याला लावलेल्या लाइट दिसत आहे व त्यांचा लोगो दिसत आहे त्या खिडकीवर लावल्याला.

जय वरती खूप नकक्षेत्र काडलेले दिसून आपल्याला येत आहे व वरती मोठासा खडक आपल्याला दिसून येत आहे त्याच मंदिराच्या मधी आपल्याला एक व्यक्ती दिसत आहे.

जो की ब्राऊन कलर मध्ये व वरती ब्लॅक कलर मध्ये आपल्याला दिसून येत आहे.

व मागच्या साइड ला एक मोठ असं लॅम्प वगेरे लावलेलं दिसून येत आहे व तिथेच आपल्याला मोठ मोठे झाड सुद्धा दिसून येत आहेत.

इथे आपल्याला एक्या पार्क मधल ग्राउंड दिसून येत आहे व तेथेच आपल्याला एक मोठी शी विहीर दिसून येत आहे व तिथे आपल्याला पार्क मध्ये ठेवलेले--

इथे आपल्याला एक गजरे विक्रेता दिसून येत आहे ज्यानी की एका--

व त्या ग्राउंड वरती आपल्याला एक सिंगल पोल दिसत आहे.

इथे आपल्याला एक खूपच मोठा डॅम दिसत आहे ज्याच्या मधून खाली पाणी सोडण्यात आल आहे.

खालच्या साइड ला आपल्याला काही आकृत्या दिसून येत आहे.

व तिथेच लोखंडाचे इंजिन सुद्धा आपल्याला दिसून येत आहे.

इथे आपल्याला एक छोटस पार्क दिसून येत आहे ज्या मध्ये आपल्याला एक स्टे लेडिज उभ्या दिसत आहेत व मोठ मोठे झाड आहेत साइडला .

ब्लॅक कलर चे दोन बॉक्स ठेवलेलें दिसून येत आहे व मागच्या साइडला खुर्च्या व पूर्ण इथे ग्रीन बॅकग्राऊंड आपल्याला दिसून येत आहे.

इथे आपल्याला एक गॅरेज दिसून येत आहे जिथे की गॅरेजवाला ति गाडी रिपेअर करतानी आपल्याला इथून दिसात आहे.